पर्लमधील अरेज वरील पाठात स्वागत
यात शिकणार आहोत ऍरेचा इंन्डेक्स ऍरेची लेंथ ऍरेचे घटक ऍक्सेस करणे ऍरे साठी लूप तयार करणे
सिक्वेंन्शियल ऍरे आणि ऍरे स्लायसिंग येथे मी उबंटु लिनक्स 1204 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल 5142 वापरणार आहे
मी गेडीत टेक्स्ट एडिटर वापरणार आहे
तुम्ही तुमच्या आवडीचा वापरू शकता
पर्लमधील व्हेरिएबल्स कॉमेंटस आणि डेटा स्ट्रक्चर्सचे प्राथमिक ज्ञान आवश्यक आहे
लूप्स आणि कंडिशनल स्टेटमेंटसचे ज्ञान फायद्याचे ठरेल
संबंधित पाठासाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या
ऍरे हे साधे डेटा स्ट्रक्चर आहे ज्यामधे कुठल्याही डेटा टाईपच्या घटकांचा समावेश होतो
ऍरे इंडेक्सची सुरूवात नेहमी शून्यापासून होते
पर्लमधे ऍरेची लांबी किंवा आकार घोषित करणे गरजेचे नाही
ऍरे मधील घटक काढले किंवा वाढवले असता त्याची लांबी कमीजास्त होते
ऍरे घोषित करण्याचा सिन्टॅक्स असा आहे myArray इक्वॉल टीओ कंसात 1 कॉमा 2 कॉमा 3 कॉमा सिंगल कोट एबीसी सिंगल कोट कॉमा 103 कंस पूर्ण सेमिकोलॉन ऍरेचा शेवटचा इंडेक्स मिळवण्यासाठी ही कमांड आहे myArray सँपल प्रोग्रॅमद्वारे हे समजून घेऊ
टर्मिनल उघडून टाईप करा गेडीत अरेन्डेक्स डॉट पीएल स्पेस एम्परसँड आणि एंटर दाबा
हे गेडिटर मधे अरेन्डेक्स डॉट पीएल ही फाईल उघडेल
स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा
येथे पाच घटक असलेला ऍरे घोषित केलेला आहे
ऍरे इंडेक्सची सुरूवात शून्यपासून होत असल्याने शेवटची इंडेक्स व्हॅल्यू 4 असेल
म्हणजेच एकूण घटक म्हणजे 5 वजा 1
Ctrl स् द्वारे फाईल सेव्ह करा
टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा पर्ल अरेन्डेक्स डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल
आता पर्लमधे ऍरेची लेंथ कशी मिळवायची ते पाहू
ऍरेची लेंथ मिळवण्याच्या अनेक पध्दती आहेत
ऍरेचा इंडेक्स 1 म्हणजेच array 1 पर्लच्या इनबिल्ट स्केलर फंक्शन द्वारे म्हणजेच स्केलर कंसात array कंस पूर्ण स्केलर व्हेरिएबलला ऍरे असाईन करा म्हणजेच arrayLength array सँपल प्रोग्रॅमद्वारे ऍरे लेंथ बद्दल अधिक जाणून घेऊ
टर्मिनलवर जाऊन टाईप करा गेडीत अरेलेंग्थ डॉट पीएल स्पेस एम्परसँड एंटर दाबा
स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा
येथे पाच घटक असलेला ऍरे घोषित केला आहे
त्यामुळे 5 हे आऊटपुट मिळेल
पर्लमधील ऍरेची लेंथ काढण्याच्या ह्या विविध पध्दती येथे हायलाईट करून दाखवल्या आहेत
लक्षात घ्या कॉमाद्वारे प्रिंट स्टेटमेंटमधे आऊटपुट कंकॅटीनेट केले आहे
Ctrl स् द्वारे फाईल सेव्ह करा
आता स्क्रिप्ट कार्यान्वित करू
टर्मिनलवर जाऊन टाईप करा पर्ल अरेलेंग्थ डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल
आता ऍरेतील प्रत्येक घटक कसा ऍक्सेस करायचा ते समजून घेऊ
ऍरेचा घटक ऍक्सेस करण्यासाठी इंडेक्सिंग चा वापर केला जातो
उदाहरणाद्वारे ऍरेचे घटक ऍक्सेस करण्याबद्दल जाणून घेऊ
पहिल्या पोझिशनवरील शेवटच्या पोझिशनवरील कुठल्याही पोझिशनवरील टर्मिनलवर जाऊन टाईप करा गेडीत पर्लरे डॉट पीएल स्पेस एम्परसँड आणि एंटर दाबा
दर्शवलेला कोड टाईप करा
लक्षात घ्या म्यारे हे चिन्हाद्वारे घोषित केले आहे
पण ऍरे घटक ऍक्सेस करण्यासाठी चिन्ह वापरावे लागते
कुठल्याही पोझिशनचा घटक मिळवण्यासाठी ऍरेला इंडेक्स प्रदान करावा लागतो
येथे म्यारे चा पहिला घटक मिळवण्यासाठी इंडेक्स म्हणून शून्य प्रदान केला आहे
म्यारे चा शेवटचा घटक मिळवण्यासाठी म्यारे चा शेवटचा इंडेक्स प्रदान केला आहे
आपण याबद्दल आधीच जाणून घेतले होते
Ctrl स् द्वारे फाईल सेव्ह करा
टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा पर्ल पर्लरे डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल
आता ऍरेच्या प्रत्येक घटकातून जाणारे लूप कसे करायचे ते पाहू
ऍरेच्या सर्व घटकांतून जाणारे लूप दोन प्रकारे बनवतात फोर लूप द्वारे फोरिच लूप द्वारे ही लूप्स वापरून ऍरेवर आयटरेशन कसे करायचे ते सँपल प्रोग्रॅमद्वारे पाहू
टर्मिनलवर जाऊन टाईप करा गेडीत लूपिंगवररे डॉट पीएल स्पेस एम्परसँड आणि एंटर दाबा
स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा
येथे आपण इंडेक्स आयटरेट करून ऍरेतील सर्व घटक प्रिंट करणार आहोत
व्हेरिएबल आय ची व्हॅल्यू ऍरेच्या शेवटच्या इंडेक्सला पोहोचेपर्यंत फोर लूप कार्यान्वित होत राहिल
येथे फोरिच लूप ऍरेच्या प्रत्येक घटकासाठी कार्यान्वित होईल
ऍरे त्याच्या शेवटच्या घटकावर पोहोचल्यावर ते फोरिच लूप मधून बाहेर पडेल
टीप तुम्हाला फोर आणि फोरिच लूप्सचे ज्ञान नसेल तर संबंधित पाठासाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या
आता Ctrl स् द्वारे फाईल सेव्ह करा
टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा पर्ल लूपिंगवररे डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल
पर्लमधे आपण सिक्वेन्शियल ऍरे घोषित करू शकतो
alphaArray कंसात आ डॉट डॉट डी कंस पूर्ण सेमिकोलॉन म्हणजेच अल्फाररे मधे आ बी सी आणि डी हे घटक समाविष्ट होतील
तसेच numericArray इक्वॉल टीओ कंसात 1 डॉट डॉट 5 कंस पूर्ण सेमिकोलॉन जो numericArray इक्वॉल टीओ कंसात 1 कॉमा 2 कॉमा 3 कॉमा 4 कॉमा 5 सारखाच आहे
पर्ल आपल्याला ऍरे स्लाइसिंग देखील प्रदान करते
येथे ऍरेचा काही भाग काढून तो नव्या ऍरेमधे ठेवला जात आहे
array 19 कॉमा 23 कॉमा 56 कॉमा 45 कॉमा 87 कॉमा 89 कंस पूर्ण सेमिकोलॉन newArray array ओपन स्क्वेअर ब्रॅकेट 1 कॉमा 4 क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट सेमिकोलॉन 000838 000837 स्लाइसिंग नंतर ऍरे असा दिसेल
newArray कंसात 23 कॉमा 87 कंस पूर्ण सेमिकोलॉन थोडक्यात सँपल प्रोग्रॅमद्वारे आपण ऍरेचा इंडेक्स शोधणे त्याची लेंथ मिळवणे त्याचे घटक ऍक्सेस करणे ऍरे साठी लूप तयार करणे सिक्वेंन्शियल ऍरे ऍरे स्लाइसिंग जाणून घेतले
आता असाईनमेंट
इंद्रधनुष्याच्या रंगाचा ऍरे घोषित करा
ह्या ऍरेचा चौथा घटक प्रिंट करा
ह्या ऍरेची लेंथ आणि शेवटचा इंडेक्स प्रिंट करा
फोर आणि फोरिच लूप्स वापरून ऍरेच्या प्रत्येक घटकातून लूप करा असा ऍरे घोषित करा myArray कंसात 19 कंस पूर्ण सेमिकोलॉन आणि नंतर ऍरे स्लाइसिंग द्वारे वरील ऍरेतून विषम संख्यांचा ऍरे बनवा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते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
सहभागासाठी धन्यवाद